एक अ अलका टॉकीज आहे इथे एक जेन्ट्स उभा आहे गेट आहे एक बोर्ड लावलेला आहे दोन लाईट्स आहेत कैमरा आहे परत साईटला झाडं वगैरे आहे जाण्यायेण्यासाठी रस्ता आहे.

हे आकाश म्हणून बोर्ड लावलेल आहे. साइडला एक ब्ल्यु कलर च बोर्ड लावलेल आहे. इथे एक लाइटस आहे परत वरती एक बोर्ड लावलेल आहे. ब्लु व्हाइट कलर मध्ये त्याच्या खाली एक गेट दिसत आहे.

एस कोचिंग इन्शुरन्स महिंद्रास अँड सर्विस अस लिहलेल आहे अ तिथे काच आहे काचे मध्ये लाइटस दिसत आहेत बाजूला पण लाइटस वगेरा आहेत जाण्या येण्याचा रस्ता आहे एक शॉपिंग आहे.

हा एक हॉल आहे हॉल मध्ये लाइट्स आहेत दोन जाण्यायेण्याची रस्ते आहेत तीन प्रकारचे राऊंड वगैरे आहेत. एक बोर्ड आहे. खिडक्या वगैरे आहेत. जाण्यायेण्याची रस्ते आहेत एक माणूस आहे. छोटे छोटे झाड आहेत.